या फोटो मध्ये आपल्याला गौतमबुद्धांची मूर्ति दिसत आहे. गौतमबुद्ध शांत स्वरुपात आणि ध्यानस्थ बसलेले दिसत आहेत.

हा फोटो योगासनांच्या क्लास चा दिसत आहे या क्लास मध्ये काही विद्यार्थिनी आसनं करत आहेत म्हणजेचं योगासनं करत आहेत.

या फोटो मध्ये आपल्याला एक महाविद्यालया मधला वर्ग दिसत आहे. या वर्गा मध्ये बेंच ठेवलेले आहे आणि त्या बेंच वर काही विद्यार्थी बसलेले आहेत.

या वर्गामध्ये समोरच्या फळ्यावर गणित संबंधीत शिकवले जात आहे.

हे पार्किंग बहुतेक कुठल्या तरी बिल्डिंग मधले आहे.

हा फोटो बहुतेक वॉटर पार्क मधला आहे या फोटो मध्ये अगदी समोरच काही दोन चार गोल पाइप हे पाण्या मध्ये उभे केलेले आहेत आणि या पाइप मधून पाण्याची धार सोडून त्यातून कारंजे तयार झालेले आहे.